हे एक मशीद आहे त्यामुळे मशीद ची जी काम आहेत ती खुप छान प्रकारे केलेले आहेत त्यामुळे मशीद पाहायला खुप सुंदर आहे इथे दर्गा दर्गा असल्यामुळे शांतात आणखी लोकांची गर्दी पण खुप असते.

भाज्या पण इथ खूप आणखीन तिथे स्वस्त पण आहे त्यामुळे त्या मार्केटात जाऊन ती खरेदी करू शकता.

हा एक बालाडी सलून आहे त्यामुळ तो एक जेंट्स पार्लर म्हणुन दिसत आहे तिथ जेंट्स ची खुप गर्दी असते तिथे त्यांच्या प्रकारची खुप कामे होतात दाढी कटिंग वैगेरे मशाज वैगेरे फेशिअल वैगेरे त्यांचे हर एक प्रकारचे कामे होतात जेंट्स चे.

त्यामुळे दृश पण पाहायला खुप छान दिसतात इथे लोक पण तिथे पुष्यकळ असतात.